व तुम्ही पण आपल्या घरी लावायचं असेल तर --

आपण बघू शकतो की आपल्याला या फोटोमध्ये आहे की--

आपण बघू शकतो की आपल्याला या ठिकाणी--

व या ठिकाणी कसल्याही प्रकारचे लोह्याचे काम केले जा--

आपण बघू शकतो की आपल्या समोर इथं--

आपण बघू शकतो की आपल्या समोर इथं--

अतिशय छान अशा प्रकारचं एक फोटो दिसून येतं आहे. इथं

आणि याच्या दरबार मध्ये सर्व लोकं उपस्थित आहेत.

आपण बघू शकतो की आपल्यासमोर या फोटो मध्ये--

छान अशा प्रकारचं एक फूड जंक्शन कॉफीचं फोटो आहे.

धाब्याव किंवा हुटील मंधला फोटू आ--

या ठिकाणी ही मुलगी एका मुलीचे केसा काटत आहे आणि ती मुलगी --

या ठिकाणी एका डेकोरेशन चा मंडप लागलेला आहे.

या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा गल्ली आहे व इथं वुमेन्सची जिमची सुद्धा फोटो लागलेली आहे.